हॅलो सौरभ, कसा आहेस तु? खूप दिवसांपासून दिसला नाहीस. एज्युकेशन आपलं काय चालू आपलं ? तु एस वाय ला होता ना?

हो आता टि वाय ला आहे मी. तु कसा आहेस?

आता मी टि वायला आहे रे. टि वायला आहे. मग पुढचं प्लॅनिंग काय? काय आता भरतीसाठी चालू आहे माझं. भरतीमध्ये. मग ट्रेनिंग चालू झाली कि टि वाय बी कॉम नंतर चालू होणार? नाही. आता चालू आहे माझं भरतीच सध्या. अच्छा. म्हणजे आता किती मी ऐकलंय कि भरतीमध्ये काहीतरी हे प्रॉब्लेम झालेला मध्ये. असा काही प्रॉब्लेम आहे का?

जानेवारीमध्ये. आणि जानेवारीमधली परीक्षा पुढे ढकलली एवढंच. बाकी काय एवढं प्रॉब्लेम नाही त्यामध्ये.

अच्छा. अजून दुसरं काय? कि आपलं ह्याच्यातच म्हणजे काही नाही. पप्पा बोलतात हे कर ते कर. पप्पा बोलतात बिजनेस कर. बाकी काय, तुझं काय चालू आहे? तु आता म्हणजे

तर मी आता म्हणजे टि वाय झालोय. आता आपलं करियर मी आता गेमिंगच्या याच्यात करतोय. यु ट्युब वर ट्राय चालू आहे माझा. कारण मी म्हणजे मी असं बघितलंय कि टु थाउजंड ट्वेन्टी पासून ना खूप काही काही चॅनल आलेत. जे म्हणजे आले तसं दोन वर्षात त्यांनी जाम काही काही केलं.फक्त म्हणजे आता इंडियाचं पॉप्युलेशन खूप झालंय. तर आणि जास्तीकरून लहान पोरं यु ट्युब वर आहे तर आता पोरांना एन्टरटेन करण्यासाठी ते काही व्हिडीओ टाकतात. फक्त त्याच्यात चांगलं कॉमेंट्री देतात. त्याच्याने लहान पोरं अट्रॅक्ट होतात. आणि म्हणजे पूर्ण पूर्ण व्हिडीओ बघतात. त्यामुळे कसं म्हणजे यु ट्युब वरुन अर्निंग पण चांगली होते. आणि त्यासोबत पोरही एन्टरटेन होतात तर आणि मेन म्हणजे तेच कि घरी बसल्या बसल्या इजिली अर्निंग जास्त होते. आणि मग तेच आणि तुझं आपलं

हो. ऑफलाईन एक्झाम्स आहेत. डोक्याला टेंशन अभ्यास चालू आहे. बाकी काही नाही. मग करियरचं ऑप्शन गेमिंगच निवडलंयस? हा आता तेच निवडलंय सध्या तर कारण मी आताच एकदम नवीन असं बनवलंय. तर त्यात मी वेगवेगळे गेम ट्राय करतो जी के फाय हे आता तुला माहीतच असेल जी के सिक्स येतोय. तर त्याबद्दल रिव्यू द्यायचे. म्हणजेच लोकां लोकांपर्यंत ते पोहोचवायचे. आणि ट्राय करतोय कि ऑनलाईन स्ट्रीमिंग करू. मग त्यामुळं असं हे पण म्हणजे कायडोनेशन येतात. तर म्हणजे

डोनेशन येतात आणि कितीपण वेळ म्हणजे आपण ते हेच करू शकतो. कारण माझ्या घरच्यांनी पण अप्रूव्ह केलं कि मी ते गेमिंग मध्ये आपलं करीयर करू शकतो. आणि म्हणजे लहान पोरांना म्हणजे हे करायला मेन जे हो. खूप चांगली गोष्ट आहे घरच्यांनी अप्रूव्ह केलं त्याबद्दल. पण माझ्या भावाचं भावासाठी पण जरा विचारायचं होतं तुला. लहान भाऊ म्हणतो मला गेम खूप आवडतात असं.

मग त्यासाठी मेनली तुम्हाला एक चांगला पीसी लागणार. म्हणजे रॅम चांगला लागणार. ग्राफिक चांगलं लागणार. तर मग सेम हे ते मेनली लागतं. ओके ओके. मी त्याला विचारून सांगतो तुला. लहान भाऊ आहे माझा. एवढा पण लहान नाही एकदम मोठा दिसत आहे. असतं ना.

त्याच्यात मी असे वेगवेगळे मॉड लावतो. शिन चॅन ते सगळे लूक्स टुकार, स्टोरी बनवतो. कॅरेक्टर वेगवेगळं लावतो. तर म्हणजे पोरं हे होतात जरा. पोरं किंवा असं म्हणजे ऑडियन्स अट्रॅक्ट होते कि काय याने वेगळं केलंय. तर मग ते हे होतात कि अरे हे कसं करतात? ते सगळं बघण्यासाठी मग ते आपल्याला अट्रॅक्ट होतात.

असं आपण खूप काही काही करू शकतो अशे जाम गेम आहेत. आणि आता कसं ते इसफोर्सला कसं ते सोल पासून जाम हे भेटलंय रेकग्नायजेशन जास्ती चालू आहे. त्यामुळे गेमिंग जरा इंडियामध्ये पुढे आलीये. ते अशी म्हणजे खूप लोकांना बघून ते इस्पोर्ट करीयर पण आता इंडियामध्ये जाम वाढलेत. तर मग आपण पण त्याच्यात ट्राय करू शकतो ना. म्हणजे आपण म्हणजे मी दुसरं पण आपलं करीयर चालू आहे. त्यासोबत मी हे पण ट्राय करतोय.

हा म्हणजे तसं नाही. गेमिंग तसं असतं, गेमिंगमध्ये पण आहे ते. पण मी पीसी गेमिंग करतो. तर ते छोटे गेम नाही, मोठे मोठे गेम असतात असं. ओके, वेलोरेंट वगैरे असे ना? हा ते. तुझं हे आपलं एज्युकेशन आपली एक्झामचा रिजल्ट कधी येणार? एस वायचा माझी एक्झाम झालीय. माझा रिजल्ट आता, रिजल्ट यायला एक महिना तरी लागेल. जानेवारीमध्ये लागेल. एक्झाम म्हणजे तुझी टि वाय ची एक्झाम झाली ना कि मला सांग. तुला जर जॉब करायचा असेल ना तर मी तुझी हेल्प करू शकतो. कारण माझ्या ओळखीचे म्हणजे आहेत. तर तु तुझी हेल्प करू शकतो. हा तु आता ऑनलाईन एज्युकेशन तुला तसं वाटतंय. म्हणजे तुला काय माहितीये का? ऑनलाईन जे शिकलास ना तुला काही माहितीये?

आणि त्याच्यात पण पोरं कॉपी करायचे. तर त्यामुळे म्हणजे जे प्रॅक्टिकल सब्जेक्ट असतात ना त्यापासून पोरं म्हणजे लांबच राहिले. दोन-तीन वर्ष तरी. तर मेनली आता मग प्रॉब्लेम तर होणार. कारण टि वाय ला कारण जी माझी बॅच आहे ना, मी पण खूप बघितलं कि म्हणजे जे पोरं जास्त हुशार नव्हते ना त्यांना पण नाईंटी- नाईंटी पर्सेंटेज यायला लागले. तर त्यामुळे तो प्रॉब्लेम तर झालाच आहे. मग आता ते आता ते आपलं काय बोलतात त्याला कंपनी रिलेटेड नसते एज्युकेशनशी एवढी. तरी पोरांच्या रिजल्टवर जाम इम्पॅक्ट पडला, ऑनलाईन एज्युकेशनमुळे. ऑनलाईन एज्युकेशनमुळे खूप प्रॉब्लेम झालेत.

स्कुलचं सेंटर नाही भेटल्यामुळं आमची पण ऑनलाईन घेऊन टाकलेली. आता म्हणजे तुमची तुमचा पेपर पॅटर्न बदललाय कि तोच आहे? सॉरी पेपर पॅटर्न नाही. नाही. सिलॅबस बदलला कि

फक्त तुमची ऑनलाईन आमची ऑफलाईन झाली एक्झाम. ते ऑनलाईन मुळे खूप हे झालं. आपल्याला कळत नाही. शिकलेले आणि नाही शिकलेले व्यक्ती पण कळत नाही.

हा ते तर आहेच ना. तु आता म्हणजे भरतीमध्ये किती वर्ष लागतात ट्रेनिंगला? अजून तशी मी चालू केलंय भरतीची प्रॅक्टिस वगैरे. आता एक-दोन महिन्यात भरती निघेल.आता उतरणार आहे बघ. झालं तर ट्रेनिंग मध्ये जाईल नाहीतर काही ऑप्शन नाही. दुसरी भरती बघा.

आणि जर समज त्याच्यात तु सक्सेस नाही झाला तर मग दुसरा काय ऑप्शन आहे? दुसरे ऑप्शन खूप सारे आहेत. गव्हर्नमेंट जॉबच असं पाहिजे असं नाहीये. एवढं काही खूप सारे ऑप्शन्स आहेत दुसरे. लागोपाठ आता चार-पाच भरत्या लागतात सध्या. ते पण मोठया. नाही भरतीचं नाही. म्हणजे दुसरं काय म्हणजे गव्हर्नमेंट एक्झाम कि नॉर्मल जॉब करणार कि एम कॉम असं काही करणार? नॉर्मल जॉब करणारच, नॉर्मल जॉब करणारच आहे मी. परत ते एमपीएससीचं पण ठरवून ठेवलेलं मी. दोन्ही एकत्र करणार. आता जर, आ?

एमपीएससीची प्रोसेस काय आहे? एमपीएससीची प्रोसेस आता अशी आहे कि त्याचा खूप अभ्यास करायला लागतो. त्याचा हे काय बोलतात ते फॉर्म वगैरे, फॉर्म वगैरे भरावा लागतो त्याचा. अच्छा. म्हणजे तु भरला कि अजून एमपीएससीचा अजून फॉर्म नाही निघाले. ते फॉर्म भरायला खूप वेळ आहे.

मग आता सध्या भरतीचं बघतोय. अच्छा. आणि दुसरं म्हणजे दुसरं काही तुझ्या ह्याच्यात आहे ऑप्शन? जर एमपीएससी समज तु नाही पास झाला. एमपीएससीचं जर तुला जमलं नाही तर? किंवा भरती कारण पॉप्युलेशन जास्त आहे. तर मग चान्स हि कमी आहे. तर अजून काही तुला वाटतं असं?

आता सध्या प्रायव्हेट जॉब पण करायला खूप सारे हे आहेत. प्रायव्हेट जॉब पण करायचा म्हणलं तर विचार करावा लागतो. आपल्या एज्युकेशन रिलेटेड प्रायव्हेट जॉब मिळतच नाही. आपण आपल्या खालच्या लेवलला पण प्रायव्हेट जॉब हो. कारण आमच्या बिल्डिंगमध्ये पण मी असं बघितलंय. ते म्हणजे इंजिनिअर होते. ते बोलले कि आम्ही असा जॉब करणारच नाही, दुसऱ्या फिल्ड मधला. पण तीन-चार वर्षानंतर रडल्यानंतर त्यांना कम्पलसरी तो जॉब करायलाच लागला.

हा तर प्रॉब्लेम आहे. कमीत कमी एज्युकेशन तेवढंच धंदा जेवढा जास्त होईल ना आपला म्हणजे बिजनेसमध्ये उतरा बोललेलं पठाडे सर मला. बिजनेसमध्ये उतरलेलं सगळ्यात बेस्ट चालणार आहे. सध्यातरी दिसतं आहे मला तरी.

हा बिजनेसमध्ये उतरणं इजी आहे पण स्ट्रगल जाम आहे त्याच्यात. आता जर. स्ट्रगल हा आहे. बिजनेस जर तुझा सक्सेस झाला मग तू जाम पुढे जाणार पण स्ट्रगल कशात नाही. स्ट्रगल तर सगळ्यामधेच आहे. स्ट्रगल आहे त्याच्यात. कारण आमच्या बिल्डिंगमध्ये म्हणजे एक काका होते. ते म्हणजे लहानपणी ते फटाके हे सगळं विकायचे. आणि त्यांनी मग टेम्पो चालवायला घेतली. त्यानंतर त्यांचं म्हणजे आणि एकदा त्यांनी एक छोटी रिस्क घेतली. आणि आज ते गोडाऊनचे ओनर आहेत. असं वीस वर्ष झाले. म्हणजे वीस वर्षाच्या आधीची गोष्ट. आज जे ओनर आहेत आणि त्यांच्या इतकं मोठं आमच्या बिल्डिंगमध्ये तरी कुणी नाही बिजनेसमन. सेम आमच्याकडे पण एक पोरगा आहे ना आमच्याकडे एक बिल्डिंगमध्ये पोरगा आहे ना त्याचं भरतीच्या सिलेक्शन मध्ये झालं नव्हतं. मग एमपीएससी तेव्हा तोंडावर होती ना, त्यानी एमपीएससी देऊन बघितली. तर एमपीएससी मध्ये तो पास झाला. आता पीएसआय झालेला.

पण तो अगोदर आहे ना पेपर टाकायचा, गाडी धुवायचा असं काम करायचा. म्हणजे काहीही करायचा. त्याने खूप स्ट्रगल केला

हा स्ट्रगल तर आहेच आयुष्यात. स्ट्रगल तर आहेच. आता कारण मी पण आता दोन वर्षांपासून स्ट्रगलच करतोय गेमिंगच्या ह्याला. कारण गेमिंगच्या ह्याच्यात कुणाचं जाम

इन्स्पिरेशन येतं. एक टायनोमो गेमिंग दोन हजार चौदा मध्ये यु ट्युब वर आलेला. तो बोलतोय कि आज चार वर्ष मी एक रुपया कमवला नाही. पण दोन हजार एकोणीस नंतर तो म्हणजे एवढं मोठा झाला कि आज तो

महिन्याला कमीत कमी ट्वेन्टी लाख कमवत असेल. एवढं मोठा झाला म्हणजे. तर ते मेन म्हणजे कन्सिस्टन्सी आणि हार्डवर्क हे मेन आहे. कोणत्याही फिल्ड मध्ये गेलो तरी. सध्या सगळे आय टी याच्यामध्ये घुसायला बघतात सगळे डाटा सायन्स, हॅकिंग कोर्स. सगळे कोर्स करायला बघतात फक्त. हा ते तर सगळं बघणार ते कारण ते आता आपल्या कॉमर्स फिल्डला ते जरा टफ पडणार कारण इलेव्हन, ट्वेल्थ पण मी कम्प्युटर एचपीओ एचपी आपलं कम्प्युटर सायन्स नव्हतं घेतलं. एचपी मधेच होतो. तर त्या हिशोबाने कॉमर्स स्टुडण्टला जरा ते हार्ड पडणार. कारण मेनली तर इंजिनिअरिंग वाले घुसतात त्या साईडने. हो तर ते आपल्या जे असतात ना अकरावी, बारावी सायन्स करत सोबत डाटा सायन्स वगैरे आता नवीन आहेत ना मार्केट मध्ये ते करतात. चांगले आहेत कोर्सेस तशे डाटा रिलेटेड.

हा. ते कोर्स आहे चांगले. कारण ते जॉबला डिमांड पण आहे त्या. म्हणजे मी पण ऐकलंय कि डिमांड आहे. त्या पुढचे दहा-वीस वर्षांमध्ये त्यांना खूप डिमांड असेल. नाही दहा. हा डिमांड असेल. आता पण सध्याही आहे. त्यात ते काय आहे नवीन आहे ना त्याच्यात.मग त्या हिशोबाने म्हणजे आपल्यावर आहे ते काय आपण डेटा काय डेटा

हा डेटा सायन्सचे कोर्स मला पण खरं सांगितलेलं. पण मी तर सध्या गेमिंगमध्ये आहे. आणि दुसरं जर आता समजा जर गेमिंगमध्ये मी झालो सक्सेस तर मी पण आता मग एम कॉम करायचा विचार करतोय. त्या नंतर मग जॉब करूया. आणि फ्री टाइम घरी असतो तेव्हा मी आता तू कोणत्या कॉलेजला आहेस? मी सोमय्या कॉलेजला होतो. माझं टी वाय बी कॉम झालं टु थाउजंड ट्वेन्टी टु तिथे खाण्यासाठी फेमस काय आहे?

तिथे खाण्यासारखं फेमस काय आहे?

चीज वडा पाव. मिसळ आहे आता. लालबागला जाम खूप काही काही ब्रांच उघडले मिसळचे. आणि ट्वेन्टी फोर अवरमध्ये कधीही जावं ते भरलेलंच असतं. तर आणि म्हणजे लालबागला मेन मिसळ, वडा पाव हे तर फेमसच झाले. फेमसच आहेत. खूप फेमस आहे लालबागची हा फेमस आहे. गणप्तीमध्ये मी ऐकलेलं कि ते कोण चिंतामणीच्या आगमनाच्या वेळीच काय तरी लोकं आलेले लांबून लांबून

हो मी पण असं ऐकलंय मी ते. पूर्ण माहिती मेनली ते एज्युकेशन ते एज्युकेशन त्याच्यात मेन रोल प्ले करतो. आता लोकं एज्युकेटेड नव्हते. सगळं खराब करून गेले. म्हणून त्यामुळे पोलिसांनी बंदी लावलेली. पण आता तरी या वर्षी ओपन हि सगळं झालेलं. हो. या वेळो खूप गणपतीत मजा आली. सगळे मोठे मोठे मूर्ती, ढोल-ताशा पथक वगैरे सगळं मस्त हा. तु ओव्हरवेट होतास ना?

ओव्हरवेट मग काय जिम विम, जिम जॉईन केली काय तु? होय. जिम जॉईन केलेली. इथे लालबागलाच केलेली.

अच्छा. म्हणजे आता तु वेटमध्ये आलास नीट? हो. पण अजून पूर्ण आलो नाही. पण येणार आहे मी या तीन महिन्यात, दोन महिन्यात येईन वेटमध्ये मी. कारण भरतीमध्ये ते हे कारण हे मॅटर करतं ना हे सगळं. वेट वगैरे सगळं , हाईट ते सगळं मॅटर करतं. अच्छा. आणि आऊटर म्हणजे तु फिटनेस साठी काय करतोस?

अच्छा. किती किती मीटर? किती मीटर?